अ पुल बांधलेला आहे त्या पुलाच्या जवळ एक--

एवढी चांगली आहे मस्त सुशोभित आणि हिरवी--

खुर्ची आणि टेबल लावलेले आहेत जेवणाकरिता--

लग्न समारोह आहे आणि त्याच्यात बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे सोफे लावलेले आहेत सोफ्यावर --

हे झाड आंब्याचा झाड आहे आणि वरून दगडावरून पाणी खाली येत आहे एवढा सुशोभित असा सुंदर झरना आहे.

असे आहेत एक सिलेंडर आह आहे तेला--

आणि नारळाचे झाडं आहेत. सिंधाचे झाडं आहेत.

आणि इथं चौकीदार गाड्याची राखण करत आहे.

आणि चांगला असा मध्ये पार्किंग आहे.

आणि सुशोभित असे म्हणजे एक--

दा धान्य चिरून राहिलेले आहे आणि --

सुरु आहे आणि डॉक्टर ते पेशंटना औषधी ट्रिटमेंट करत आहेत .

एवढं मोठं दगड आहे त्याच्यात --

रंगीबेरंगी कलर आहेत आणि तिथं ऊंच ऊंच--

जे जे खराब झालेले आहेत त्यांना ते मिरची मालक ते --

पाण्याचे पंप दुरुस्तीला आलेले आहेत आणि मेकॅनिक --

एक बॅट्समन आहे दोन बॅट्समन आहेत आणि एक बॉलर आहे आणि तो--

फुलं लावले आहेत आणि साईडला अजून दोन गोल आहेत आणि एवढा सुशोभित मंडप आहे.

आह मच्छीमाराने आपापल्या मच्छ्या ठेवलेल्या आहेत .

हे एक चक्रवर्ती बिल्डींग मटेरियलची शॉप आहे या--

आह त्याच्या वॉल कम्पाऊंडवर अ--

हि एक बिल्डिंग आहे आणि त्याच्या आजूबाजूला झाडं आहे आणि वातावरण--

येणार आहे की काय असं अ --

हे एक हॉल आहे हॉलमध्ये खुर्च्या --

आणि बाबासाहेब आंबेडकरांची आह फोटो लावलेली आहे आणि त्यांना ह --